रेल्वेमधि ही माणस बसलेली आहे.

देवालयाच्या बाहेर एक छोटसे ग्राउंड आहे देवालयाला पिवळा कलर दिला आहे.

देवालय खूप पुराने दिसत आहे.

बिल्डिंगच्या शेजारी एक मोठा खांब उभा केला आहे.

शेडला तांबडा कलर दिलेला आहे.

समोर एक पुराने देवालय दिसत आहे.

वर एक जुनापुराणा किल्ला दिसत आहे.

काम करण्यासाठी कळक बांधलेले आहेत.

समोर एक रोड दिसत आहे.

समोर मोठी बाग दिसत आहे.

इथे खूप सजावट केलेली दिसत आहे.

मंदिरात तेथे एक गणपतीची मुर्ती आहे.

चांगल वर हिरवगार गवत आहे.

येथे जुनापुराणा एक किल्ला दिसत आहे.

देवालय खूप सुंदर आहे.